हे एक देवाच्या मुर्त्या आहेत तीन इथे जाण्यायेण्याचे रस्ते आहेत देवाचे फोटो आहेत त्यांचे बोर्ड वगेरे लावले आहेत ब्लॅक कलर मध्ये आहेत रिंग वाघेरे टाकलेल्या आहेत त्यांना अ साईड ने दोन मुर्त्या पण आहेत आजून--

डोंगर आहे डोंगराच्या कडेने काही लोक बसले आहेत बाजूने झाड वगैरे आहे खुप सारे डोंगर आहे कचरा वगैरे पडलेला आहे दगड वगैरे आहे जाण्या येण्याचे रस्ते आहेत मोकळी जागा पण आहे साईड ने.

भिरकीर म्हणून पिक्चर आहे. सतरा जून चार पाच लोकं आहेत. पोस्टर आलेला आहे. एक बाईक और एक लेडीज एक जेन्ट्स आहे येनाऱ्या जाणाऱ्याचा रस्ता आहे. मोकळी जागा आहे.

रोड वापरायला गाड्या वगैरे वापरायला जागा आहे अ खुप सारे झाड वगैरे आहेत डोंगर वगैरे आहेत जाण्यायेण्याचे रस्ते आहेत अ बाजूला घर वगैरे आहेत मोकळी जागा पण आहे येण्याजाण्याचे साधन आहे.

कॉल आहे इथे जाण्यायेण्याचे रस्ते आहेत दोन लेडीज खाली बसल्या आहेत मागे एक नाल्यासारखं आहे तिथे एक दोन लेडीज बसल्या आहेत. साईडला चार लोकं उभे आहे जाण्यायेण्याचे रस्ते आहेत लाईट्स आहे. इलेक्ट्रिक बोर्ड आहे.

एक मस्जिद आहे वाटत इथे ग्रीन कलर जी लवलेली आहे जाण्या येण्या ची रास्ता आहे वरती एक स्पीकर लावलेल आहे आजू-बाजू झाड आहे झाड वगैरे लावलेल आहे एक लेडीज आहे हातगाडी वरती.